इथे खूप चांगल्या प्रमाणे झाडे लावलेली आहेत.

आणि इथं सोलल प्लेट्स पण लावलेली आहेत दोन तीन मुली दिसत आहेत.

खूप सारा पाणी दिसत आहे इथं आम्हाला--

अह इथं लाल रंगाची मेटिंग बिछवलेली आहे.

खालती लाल रंगाची मीटिंग दिसत आहे इथे लाइटिंग्स लावलेली आहेत.

आणि टेबलावरती एक स्टॅटिस स्कोप ठेवलेलं आहे.

इथे खूप सारे म अ एक्ससाइज करण्याचे मशीनी आहेत.

ही इमारत एका शाडेची असू शकते.

इथ हा खूप मोठा ग्राउंड दिसत आहे.

हिरव्या आणि ऑरेंज रंगाची इमारत आहे.

इथं हिरवा-हिरवा गवत दिसतं आहे.

इथे आम्हाला लोसन्स वेगवेगळ्या कंपनी चे लोसन्स दिसत आहेत.

हेयर एक्स्पर्ट प्रोफेसनल सलून असं लिहिलेलं दिसत आहे.

श्री छत्रपती शिवाजी राजे पब्लिक स्कूल ची बिल्डिंग दिसत आहे.

एक निळ्या रंगाची आणि पांढऱ्या रंगाची आहे आणि दुसरी--

इथे आम्हाला खूपसारे झाडे दिसत आहेत एक गाडी आहे लाइटिंग दिसत आहे.

त्या फोर व्हीलर वर चार लोकं बसलेली आहेत.

खूप छान दिसत आहे निडा निडा आकाश दिसते.

ही मुलगी स्टेज वरती डान्स परफॉर्मन्स करत आहे.

कॉम्प्युटर क्लास दिसत आहे इथे आम्हाला खूप सारे कम्प्युटर्स ठेवलेले दिसत आहेत.

ते कम्प्युटर वर काहीतरी करत आहेत.

ह्या चित्रात आम्हाला इथं सलून च चित्र दाखवलेलं आहे.

आणि इथं काही माणसे पण दिसत आहेत.

इथे काही माणसे आम्हाला दिसतं आहेत.